यायची वडा पाव बेसन आहे. आणि काय किलो माहिती आहे का तीस रुपये? तेच आहे. उल्ट हाय ते का जे आस पाहिजे ते काय नाही एकणी पाहिजे ते ज्यास्तच. आणि स्टील चे नसतांना

तेल खराब होते तरी लोक लोबच आहे शोबत, शोबत, शोबत.

हाय तस त घरी करून बघू शकतो आपण.

एवडे खावं वाटत तर घरी तयार करू शकत आपण

घरीस हाय का?

खायलास नाही पाहिजे बाहेरच्या वस्तु कारण मी पण काम करून माहिती आहे का? बर पडतो काय? कीन चा बर्थडे पंदरा दिवस तून जाणार हाय तो अरे आणि फ्रिज मध्ये ठेवतात ते आणि ते फ्रीजमध्ये ठेवतं सगळं काढून ते देऊन टाकते. आता जे बुडबुडते ते जीपीस राहत.

भाजीची ग्रेव्ही पंधरा पंधरा दिवस चालती. बापरे पंदरा दिवस

चिस्टी डेरे आता ते लोक समजली.

त्या ग्रेव्हीमुळ लवतीन मले छान भाजी खायला. हम्म त्याच्यापाशी हे हाय ते चायनिश च्याट मणून भाजी न वाटून

एक एक ची पावडर म्हणजे भाजी मध्ये यूज करते.

ज्या आपण सुबोत होत्या त्याच्याशी प्रॉब्लेम होयेना

कमजोर बनते.

बापरे ते काय मग बाहेरच खान मग घरचा खाण्याच चांगल आहे पौष्टिक? अरे भाज्या तुम्ही ब अं अं मेथीची भाजी झाली, पालक भाजी झाली त्याला उकळा न खूप दयान त्याची हो. मला असं विटामिन कोणच पाहिजे असेल.

आज तुमच्या कड पानी कोणत आहेत.

तिकडल पाणी नळाचं पाणी नाही तुमच्याकड ना नाही जार पाणी है सद्या नळ न आलेस नाही अजून? आणि जार च पाणी खारीच पाणी असत. त्याच्यामुळं त्याच्यामुळं मुतखडा होण्याची पालीच आहे.

आणि मुतखडा कोणच्या पानी मूळ जाली

सादुकच पाण्यामुळ बोरच्या पाण्यामुळं

जार च पानी बी म्हणल

चांगला असतो म्हणचा असतो नशिबात.

हा आमच्याकडे वीस रुपयाला आहे. घरपोच वीस रुपये.

एकदा सध्या काय उन्हाळा तर एक दिवस तरी जार लागतो. पावसाळा, हिवाळा हे चार दोन दिवस जातो? पा पा पावसाळ्यात पाणी कमी लागत.

येऊ देतेत

आणि उन्हाळेमुळे माणूस पाणी जास्त पितो. हम्म हव हो दत्तान ज्यास्तीन

आंघोळीला कोणत पाणी वापरायला पाहिजे म्हणल. नाही आता कस आहे तुम्हाला नाइलाज आहे न त्याच पाण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला तेच पानी वापरा लागन. मन

राहायला कुठं आहे म्हणलं तुम्ही?

आणि कस वाचतो माहिती आहे का?

आपल म महापालिकेचं पाणी सात, आठ, आठ-आठ दिवसानी येत न रे

हम्म नाही ऊन चालू लागत ना हा आणि बोर च पानी

हा बरोबर आय. तुम्हीच वॉचमन असतांना

तितलस भरून भरून घेऊ त्या ग गिलासा मध्ये

आणि ज्यूस ज्यूस ज्यूस ज्यूस अं सकाळी

काय मणले मंग वापस सांगा न ती गोस्ट? आपल सत्व ऑफिस ऊन घरी गेला रे गेला तू चालत्या गाड

हम्म कायच न दिल साईन नुस्त बोर च पानी त्या गिलास भ गिलास टाक.

हा हम्म कुत्या ते जीवीनी पाणीशी

हव का?

बापरे त्याला इलाज नाही म्हणून प्याव त लागतेच न

पहिले नव्हतं काही आता सगळं.

आवडला पाणी वरच असत न विरिमधल न लोक विहिरीचं पाणी जास्त पण तर

विरिच पानी अरे थे मंग जमीन खाल खालच पानी असन ते पण बोरच पानी पण पेणे पण तू सांगन बा पानी असत.

भेटू मग मामा भारतातील राजकारण कोणत्याही देशातील राजकारणात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचा समावेश असतो सामान्यतः राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या एकाच विचारसरणीवर आपल्या पक्षाचा प्रचार करतात राजकारणात डाव्या आणि उजव्या विचारसरणीची असलेली पक्ष असतात. परिचय जेव्हा आपण राजकारण हा शब्द ऐकतो तेव्हा आपण नेहमी सरकार, राजकारणी आणि राजकीय पक्षांचा विचार करतो एखद्या देशाला संघटीत सरकार देण्यासाठी आणि विशिष्ट मार्गदर्शन तत्वानुसार कार्य करण्यासाठी एका मोठ्या आणि बहुमत असलेल्या पक्षाची गरज असते पण राजकरणात फक्त एकाच पक्ष असतो असे कधीच नसते विरोधी पक्ष सुद्धा असतात आणि आपली सत्ता यावी यासाठी ते सुद्धा प्रयन्त करत असता

विरोधी पक्षाचे उमेदवार राजकीय वादविवादाच्या वेळी सत्तेवर असलेल्या पक्षाला प्रश्न विचारतात लोकांना माहिती देण्याचा आणि सध्याचे सरकार काय करत आहे? याची त्यांना जाणीवपूर्ण जनतेला करून देण्याचा त्यांचा हेतू आहे. हे सगळ केवळ राजकारणाच्या जोरावर केले जाते. भारताच्या राजकरणात निवडणुकीनंतर जिंकणाऱ्या राजकीय पक्षाला सत्ताधारी पक्षाकडून सत्ता मिळवण्याची प्रक्रिया ही राजकीय निवडणूक प्रक्रिया संपूर्ण देशात होते अशा सर्व होणाऱ्या निवडणुकांवर निवडणूक आयोगाचे नियंत्रण असते एकोणनीसे एकावन्न मध्ये स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकी झाल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिली निवडणूक जिंकली. भारतात दोन मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत एक राष्ट्रीय कॉंग्रेस आणि दुसरा भारतीय जनता पक्ष

सरकारचे प्रतीनिधीत्व करतात भारतात हा लोकशाहीने चालणारा एक प्रजासत्ताक देश आहे अशाप्रकारे देशाचे पंतप्रधान सरकार चालवतात देशाचे प्रमुख राष्ट्रपती असतात, तरी सर्व अधिकार पंतप्रधानांच्या हातात असतात राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च नागरिक असतो देशातील सार्वत्रिक निवडणुकांद्वारे लोक त्यांच्या आवडीचा प्रतिनिधी निवडण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे देशातील प्रत्येक व्यक्ती ज्याने वयाची अठरा वर्ष ओलांडली आहेत त्याला मुक्तपणे मतदान करण्याचा आणि आपला प्रतिनिधी म्हणून निवडण्याचा अधिकार आहे दर पाच वर्षांनी देशाची सार्वत्रिक निवडणूक घेतली जाते ज्यामध्ये तुम्ही तुमचा प्रतिनिधी मुक्तपणे निवडू शकता आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत स्वातंत्र्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांची स्थापना झाली त्यापैकी काही पक्ष राष्ट्रीय पातळीवर, तर काही राज्य पातळीवर होते आजकाल प्रत्येक राज्यात काही स्थानिक पक्षही आहेत जे त्या त्या राज्यात आपले वर्चस्व राखून आहेत. कोणताही राजकीय पक्ष मग तो राष्ट्रीय पातळीवरील पक्ष असो वा राज्यस्तरीय पक्ष त्या पक्षासाठी विशेष चिन्ह असणे आवश्यक असते. राजकीय पक्षाचे चिन्ह असल्यामुळे लोक त्या पक्षाची ओळख चिन्हावरून करतात आणि त्याचा वापर निवडणूक चिन्ह म्हणूनही केला जातो लोक निवडणुकीच्या वेळी या चिन्हाद्वारे पक्ष ओळखून मतदान करतात या राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाने नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांपुर्वी आपले विविध कार्यक्रम आणि धोरणांची जाणीव सर्वसामान्यांना करून देतात सर्वसामान्यांची मते मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष विविध कार्यक्रम आणि rally द्वारे नागरिकांना संबोधित करतात. भारतीय राजकरणात असे अनेक राजकीय पक्ष आहे ज्यांना निवडणूक आयोगाची मान्यता आहे उदारणार्थ भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, शिवसेना, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष इत्यादी ज्यांचे वर्चस्व भारतीय राजकरणावर परिणाम करते. तर आता आपण बघूया भारतीय राजकारणातील काही वाईट गोष्टी भारतीय लोकशाही देशात अनेक राजकीय पक्ष असूनही अनेक समस्याही आहे. आपल्या देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांना दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या राजकरणाला आणि विकासाला कमकुवत करणारा पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे भ्रष्टाचार देशातील कोणत्याही चुकीच्या कृत्याला लाच देऊन योग्य सिद्ध करून दाखवण्यासाठी भ्रष्टाचाराची मदत घेतली जाते सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे सर्व नियंत्रण राजकीय पक्षांच्या हातात असून, राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या हितासाठी पैसे घेऊन बेकायदेशीरपणे पात्र नसलेल्या लोकांनासुद्धा नोकऱ्या देतात त्यामुळे देशातील उज्ज्वल आणि होतकरू विध्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत.